त्याच्याच पाठीमागे हिरव्या रंगाची घास आहे त्याच्यावरती हिरवे हिरवे झाड दाखवलेले आह --

आहे त्या झाडांच्या वर खूप हिरवे हिरवे पान लागलेलेय तिथे खूपसे पक्षी --

माझे कपडे त्या एका पोरींनी--

या चित्रात आपल्याला सात-आठ लोक योगा क--

हरीश मार्किमेन्ट आहे तिथे खूपसे क--

होताय तिथ पाणी पडतांनी दिसत आहे पाणी पांढऱ्या रंग--

त्या मधी एक रस्ता दाखवलेला आहे मधोमध्ये एक रस्ता--

तिथे खूप हिरवी हिरवी घास पण दाखवलेलीय त्या हिरवी हिरवी घासेव--

ते एक पोरग लाल शर्ट घालून लाल पॅनटा घालून--

चा आहे ते गधे एका--

दिसत आहे तिच्या समोरच एक वाहन दाखवलेला आहे त्या वाहनाला --